तर, आपल्या देशात वर्षभरात तीन प्रमुख ऋतू येतात. यात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा यांचा समावेश आहे. प्रत्येक ऋतूचे आपापले महत्व आहे. प्रत्येक ऋतूचे आपापले महत्व आहे. प्रत्येक अं व्यक्तीला आप~ त्याच्या मनानुसार त्याला कोणताही एक ऋतू हा मनाने आवडतो. तसेच आपण आज इथं बोलूया

आपल्या देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. परंतु या तिन्ही ऋतूंमधून अं उन्ह~ पावसाळा हा हम्म सगळ्यात चांगला मला आव~ माझा आवडता हा पावसाळा ऋतू आहे. उन्हाळ्यात भयंकर उष्णता आणि गर्मी होते. उन्हाळ्यानंतर पावसाळा आला पावसाळा आला की आपली या उष्णतेपासून सुटका करतो आणि सुखद गारवा देतो. दक्षिणेकडून येणारे थंड वारे आपल्यासोबत पाऊस घेऊन येतात. या वाऱ्यांना monsoon वारे म्हटले जातात. भारतात पावसाळा जून~ जुलै महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत राहतो. यादरम्यान काही भागात जोरदार अतिवृष्टी होते, तर काही भागात खूप कमी प्रमाणात पाऊस येतो. पावसामुळे जमीन थंड आणि हिरवी बनते. हा बदल मला खूप आवडतो. यादरम्यान शेतकरी नांग~ नांगरणी व पेरणीचं काम करतात, कामात व्यस्त होतात. आणि काही दिवसातच निसर्गाचे खूप सुखद होऊन जाते. गाईगुरे जमिनीवर चरायला लागतात. थंडगार वारे वाहायला लागतात आणि पावसाचे संगीत कानांना शांती प्रदान करतात. गडद काळे आणि जाड ढग आकाशात फिरायला लागतात. ढगांचे हे दृश्य पाहून व आवाज ऐकून मोर आनंदाने नाचायला लागतो. अशा या सुंदर ऋतूचे आम्ही~ आपण सगळे आनंदाने स्वागत करायचे. पण बऱ्याचदा पावसामुळे नुकसानसुद्धा होतात. रस्ते चिखलाने भरून जातात. कित्येकदा नदी नाल्यांना पूरही येतो. वाहतुकी~ वाहतुकीत येणाऱ्या अडचणीमुळे व्यापारही मंद होतो. गरिबांची घरे गळायला लागतात. आणि बऱ्याचदा तर अतिवृष्टीमुळे कोसळून पण येतात. अश्यात बरेच गरीब व भिकार्‍यांना निवारा राहत नाही. खूप सारे किडे मुंग्या, नाकतोडे, साप आणि गांडूळ या ऋतूत जन्म घेतात. पण काहीही असो हे सत्य आहे, की पावसाळा आपल्या देशातील सर्व ऋतूंपेक्षा चांगला आहे. या पावसाला पाहून मनात अनेक कविता येतात. विशेष करून शेतकरी पावसाळ्याचे स्वागत करतात. कारण त्याची पिके पावसावरच अवलंबून असतात. जर एखाद्या वर्षी पावसाळा चुकला तर त्यांची पिके उद्ध्वस्त होतात.

ते पावसाळ्यामुळे पुन्हा एकदा वाहू लागतात. तर हे आपण बोल~ आता पावसाळ्याविषयी आपण बघितले. प्रत्येक व्यक्तीचा आपल्या मनाने आपापला आवडता ऋतू असतो. आता आपण बघूया उन्हाळ्याविषयी. उन्हाळ्याची सुरुवात ही उन्हाळ्याची सुरु~ सुरुवात मार्च एप्रिल आणि जूनपर्यंत चार, उन्हाळा चार महिन्यासाठी असतो - मार्च, एप्रिल, मे आणि जून. पण या महिन्यापैकी मे आणि जून हे सर्वात जास्त गरम महिने असतो. उन्हाळ्यात सू~ सूर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्यामध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात.

व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो. या ऋतूत शाळा कॉलेजांना सुट्ट्या असतात. त्या मुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो. पण एकीकडे हा ऋतू लहान मुलांना आनंद देतो, तर दुसरीकडे याचे नुकसान पण सहन करावे लागतात. उन्हाळा लोकांना खूप साऱ्या संकटात देखील टाकतो. अतिउच्च उष्णतेमुळे उन्हाळ्याच्या दुपारी शरीरात पाण्याच्या कमतरतेने लोकांना लू लागल्याचे आजार वाढतात. यामुळे बरेच लोक मृत्युमुखीसुद्धा पडतात. उन्हाळ्यात भारतातील बऱ्याच ठिकाणी लोक पाण्याच्या कम~ कमतरतेमुळे दुष्काळाला सामोरे जातात. कारण या दरम्यान सर्व नद्यानाले~ नद्या, नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडतात. या सोबतच झाडांचे पानेसुद्धा पाण्याच्या कमतरतेने गळून पडतात. चारही बाजूंना धूळयुक्त गरम हवा वाहत असते,

करायला हवा. तसंच आपण दुसरं बघू, आप~ आता आपण बघूया हिवाळ्याविषयी. आपण आता अं आपण दुसरा आता दुसरा विषय बघूया हिवाळा.

हिवाळ्याची सुरुवात भारतात दसरा नंतर व्हायला लागते. पावसाळा समाप्तीच्या दोन महिन्यांनंतर हिवाळा सुरू होतो. या ऋतूत थंडीपासून रक्षणासाठी लोक जाड लोकरीचे स्वेटर वापरतात. उन्हाळ्यात पडणाऱ्या कडक उन्हापेक्षा हिवाळ्यातील थंडी मला जास्त आवडते. हिवाळ्यातली अं उन्हाळ्यात उन्हाळ्यात अं हिवाळ्यातील थंडी मला जास्त आवडते. या ऋतूत दिवस लहान असतात. पाच वाजेच्या सुमारास लवकर अंधार पडतो. हिवाळ्यात खूप सारे पीक लावले जातात. हिवाळ्याला शरद ऋतूदेखील म्हटले जाते. हा ऋतू शेतकऱ्यांसाठी पेरणीचा ऋतू् असतो. भारतात लोक या ऋतूचा खूप आनंद मनवतात. मला हिवाळ्यात उष्ण मसालेदार चहा आणि पकोडे खयायला आवडते. हिवाळ्यात शाळांना हिवाळी सुट्ट्या मिळतात. मुले खूप सारे खेळ जसे क्रिकेट, हॉकी, व्हॉलीबॉल इत्यादी खेळतात. या ऋतूत सकाळी सकाळी धुक्यामुळे रस्ते झाकले जातात. बऱ्याचदा समोरून येणारी वाहनेसुद्धा दिसत नाहीत. धूक्यामुळे बरेच दिवस लोकांना सूर्याचे दर्शनपण होत नाही. या ऋतूत लोक अधिक ऊर्जावान आणि क्रियाशील बनून जातात. न थकता जास्तीत जास्त काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. भारतात हिवाळा

अं सकाळच्या वेळी धुके तयार होते, या धुक्य~ धुक्यामुळं अं बऱ्याचदा लोकांना हिवाळा अं यामुळे बऱ्याचदा बर~ बरेच काही दिसत नाही. लोकांना बरेच काही दिसत नाही. म्हणून विमान, रेल्वे व इतर वाहतूक सेवा थांबवल्या जातात. वाहतूक अं विमान, रेल्वे व इतर वाहतूक सेवा थांबवल्या जातात. हिवाळ्यात उत्तरेकडे बर्फ पडतो सोबतच कडाक्याची थंडी पण वाजते. लोक ठीक-ठिकाणी आग लाऊन शेकोटी करतात. कडाक्याच्या या थंडीत गरीब लोक अधिक प्रभावित होतात. योग्य सुविधा नसल्यामुळे बऱ्याचदा त्यांना मृत्यूही होतो त्यांचा मृत्यूही होतो. सर्दी खोकला या सारख्या समस्या या ऋतूत मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात. गरम अन्न, फळ, मिठाई व स्वादिष्ट व्यंजन या ऋतूत खाल्ले जातात. अन्य ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात चहा जास्त प्यायली जाते. या ऋतूत भाजीपालादेखील जास्त जा~ असतो. दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष या सारखे उत्सव देखील हिवाळ्यातच येतात. हिवाळा हा डिसेंबरपासून अं डिसेंबर हिवाळा अं डिसेंबरमध्ये भयंकर थंडी पडते. अं हिवाळा हा चार महिने चालतो. हिवाळ्यात कधीकधी सूर्याला पाहणे~ हिवाळ्यात सूर्यपण खूप मुश्कीलने दिसतो. कधीकधी सूर्याचेपण दर्शन आपल्याला हिवाळ्यात होते. याकाळात काही ठिकाणी बर्फ पण पडते. नोव्हेंबरच्या महिन्यात सणाच्या वेळी शाळेला हिवाळी सुट्ट्या दिल्या जातात.

I am सेजल पाटील doctor राजेंद्र बोरस college of pharmacy bharm third year आजचा माझा विषय माझे बालपण My childhood बालपण हा आयुष्यातील अत्यंत महत्वाचा~. बालपणात इतका खेळकर पणा आणि गोडवा असतो कि प्रत्येकाला पुन्हा बालपण जागा~ जागावेसे वाटते लहानपणी हळू हळू

आईचा लोरी ऎकून झोप यायची पण आता शांत सोनेरी दिवसात आम्ही खेळायचो कधी दिवस आणि कधी रात्र झाली कळतच नाही लहानपणी तो कोणाचा तरी बागेत जाऊन फळे तोडायचे आणि शत्रुत्व आणायच मग बागायतदार मागे धावायचा ते दिवस कोणाला आठवत नाही कदाचित म्हणून बालपण हा आयुष्यातील सर्वात

माझे बालपण म्हणजे स्वप्नातलं घर होत जिथे रोज आज्जी आजोबांचा कथा ऐकत मी त्या कथांचं खर पात्र असल्या सारखं त्या खांद्या मध्ये हरवून जायचो ज्या बालपणीच्या मैत्री सोबत तो रोज सकाळ संध्याकाळ खेळायचा गावातल्या रस्त्यावर हिंडायचा आणि शेतात पक्षी उडवायचा माझे माझे बालपण गावातच गेलं त्यामुळे मला माझे बालपण अजूनच आठवत लहान पणी म्हशीवर बसून शेतात जायचो आणि मग शाळेच्या पोरांचा मागे धावायचो लहानपणी सावन महिना आला कि आम्ही झाडावर झुलत झोके घेयचो आणि थंडगार हवेचा आनंद घेयचो बालपणीचे ते दिवस खूप आनंदात भरले होते. मग ना कोणाही~ कोणाची काळजी होती ना कोणाला अर्थ नव्हता. ते स्वतः तच हरवून जायचे लहानपणी कोणाचे कोण कोणत्याहि लग~ लग्न~ कोणाच्या लग्नात न बोलावता हजेरी लावायची आणि जेवायची आणि मस्ती करायची लहानपणी. तो गोंगाट करून संपूर्ण शाळेत गोंधळ घालायचा आम्ही लहानपणी कबड्डी खोखो गिली दंडा लपाछुपी खेळायचो रोज कोणालानकोणाला त्रास देऊन पळुणजाण खूप छान वाटत होत लहानपणी आम्ही सगळे फक्त सकाळ संध्याकाळ मज्जा करायचो लहानपणी सगळं घर हसत हसत गुंजत असायचं बालपणीचा प्रत्येक दिवस हा उत्सव असायचा मुलांना पाहून बालपणीच्या अनेक आठवणी आजही ताज्या होतात सध्या त्याला वेगाने धावायचं आहे आणि पावसातही तालावा~ तलावात शी पळणे कोणाला आवडत नाही असेच होते लहानपणी कधी आईचा ओढ लागायची तर कधी वडिलांची शिवीगाळ मिळायची पण तरीही काही क्षणात सगळं विसरून पुन्हा

भुते केली आहे बालपणीचे ते दिवस विसर विसरता येत नाहीत माझे बालपण आमचा गावातच गेले माझे वडील शेतकरी आहे मी लहानपणी खूप खोडकर आणि खेळकर होतो. त्यामुळे मला कधी कधी टोमणे हि यायचे आणि मलाही तितकेच प्रेम आणि आपुलकी मिळायची. लहानपणी मी आई कडून गुपचूप लोणी खायचो आई काही वेळ रागवायची पण माझ्या चंचल पणा मुळे मला माफी करायची लहानपणी सकाळी उठल्या बरोबर मित्रांसोबत खेळायला जायचो दुपारपर्यंत आम्ही खूप खेळायचो त्यामुळे आमचे कपडे मातीने भरून जायचे आणि आम्ही तसेच झालो घाणेरडे कि आमचा चेहरा ओळखत नव्हता हे दिवस खूप चांगले होते बालपण बालपण प्रत्येक व्यक्तीचा मोजमज्जेने भरलेला आयुष्यातील महत्वाचा भाग असतो माझे बालपण खूप आनंदात गेले आणि माझे बालपण गावातच गेले मी लहानपणी खूप खोडकर असायचो आणि घरात सगळ्यांना लहान असल्यामुळे मला सगळ्यांकडून खूप आपुलकी मिळायची लहानपणी सकाळी उठल्या वर मित्रांसोबत शेतावर जाणे tubewelltubewell खाली अंघोळ करून हसत हसत घरी पडून येयचे बालपण हा प्रत्येक व्यक्तीचा मोजमज्जेने भरलेला आयुष्यातील महत्व~ महत्वाचा भाग असतो माझे बालपण खूप आनंदात गेले आणि माझे बालपण गावातच गेले मी लहानपणी खूप खोडकर असायचो आणि घरात सगळे मला खूप प्रेम करायचे आमचा दिवस असाच सुरु होयचा मला लहानपणी पासून cream आवडते त्यामुळे लहानपणी रोज सकाळी मलाई सोबत पराठे खाण्यात एक वेगळीच आनंद असायच माझी शाळा त्यात पण घरापासून थोडक्या अंतरावर होती. त्यामुळे आम्ही सर्व मित्र पायीच शाळेत जायचो, आणि शाळेत आवाज करून खूप मज्जा करायचो दुपारी घरी आल्या वर आईचा हातून थंडगार लस्सी मिळायची आणि पुन्हा हसतमुख विनोद सुरु होयचे कधी कधी आई बाबूंजीं कडून जास्त खोळ कोळसार पना करून शिव्या देयचा पण आज्जी मला त्यांचा टोमण्यां पासून वाचवायची आणि त्यांचा खुशीत लपवायची दुपारी घरी आल्या नंतर आईचा

मुले गिल्ली दंडा, क्रिकेट, धावणे, दोरीवर, उड्या मारणे इत्यादी खेळ खेळायचो रात्री थकल्या वर आज्जी कडून कथा ऐकून झोपायला आनंद झाला त्याची कथा मनोरंजन बरोबरच शिक शिकवणही असायची गावात वीज कमी असल्याने उन्हाळ्यात आम्ही सर्व गच्ची वर झोपायचो आणि नैसर्गिक अं व्हायचा आनंद घ्यायचो. माझे बालपण खूप आनंदात गेले ज्यात कोणतीही भीति किंवा चिंता न्हवतीच हे

त्या नंतर मी मोठा झाल्या वर विचार करू लागलो कि, आपण बालपण किती सुंदर असायचं किंबहुना योग्य पद्धतीने पहिले तर बालपण हा सुंदर क्षण असतो

त्याचे बालपण जगू शकतात त्यांना काही अडचण नाही लहानपणी अशी घटना आमचे पाल~ प्रत्येका सोबत घडतात ज्या कधीच विसर विसरत येत नाही

कशे हळू चालायला शिकलो. मग मागे पळालो आणि उठायला शिकलो. आणि मोठे झाल्या वर आम्ही धावायला शिकलो. लहानपणी वडिलांचा खांद्यावर बसून जत्रा पाहत जायची, ते क्षण आठवले अशी इच्छा सर्व मोठ्या माणसांना होत असते बालपणीचा आनंद नि~ निरागस आणि निष्पाप असतो. लहानपणी वेगळीच मज्जा असते

मोकळ्या राणीनि फुला पाखरी आयुष्य ज्याला कुठेही अडथळा नाही येत असं असत बालपण Thankyou 'आई' आयुष्यातील एखाद्या व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याची आई. आपण हे जग पाहिले आणि आपल्या आईमुळे जन्म घेतला. त्यामुळे आईबद्दल अधिक जाणून घेणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे खरोखर महत्त्वाचे आहे. माता खरोखर आश्चर्यकारक आहेत, त्या निःस्वार्थ आहेत. माझी आई ही~ माझी आई या पृथ्वीतावरील सर्वोत्तम व्यक्ती आहे. मी माझ्या आईवर खूप प्रेम करते. ती आमच्या कुटुंबातील प्रत्येक~ प्रत्येकासाठी खूप काळजी घेते. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप काळजी घेते. ती खूप गोड आणि काळजी घेणारी आहे. ती एक अतिशय नर्म महि~ नर्म महिला आहे. ती आमच्यासाठी दिवसभर काम करते. ती आमच्या आरोग्याची काळजी घेते. माझी आई ही माझ्यासाठी देवाची सर्वोत्तम देणगी आहे. ती खूप गोड आणि काळजी घेणारी आहे. माझी आई ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. तिचा स्वभाव खूप मेहनती आहे. ती सुंदर आणि दयाळू आहे. ती सर्वांसमोर उठते आणि सर्वांनंतर झोपायला जाते. ती माझ्या कुटुंबासाठी कठोर परिश्रम करते. आणि सर्वांची काळजी घेते. ती आमच्यासाठी दररोज बनवते ते स्वादिष्ट अन्न मला आवडते. ती मला गृहपाठ करायलाही मदत करते. सकाळी जेवण बनवल्यानंतर ती मला शाळेसाठी तयार करते. तिनेच मला सर्व नैतिक धडे आणि मूल्ये शिकवली. जेव्हा मीही करण्यात चूक करतो तेव्हा ती मला शांतपणे ते कसे करायचे ते शिकवते. ती मला रात्रीही कथा सांगते आणि मला तिच्याकडून रोज नवीन नवीन गोष्ट शेक~ ऐकायला मिळतात. मी माझ्या सर्व भावना आणि भावना माझ्या आईसोबत share करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात आई असते. तिची आपल्या हृदयातून कधी बदली होऊ शकत नाही. मला अशा आहे~ आशा आहे की, माझ्या आई खूप काळ जगेल. माझ्या आईचे नाव रुक~ राखी आहे. आणि ती गृहणी आहे. ती चा~ चाळीस वर्षाची आहे. गृहणी म्हणून ती जवळपास प्रत्येक वेळी घरात असते. ती जगातील सर्वोत्तम आई आहे. म्हणजे तिच्यावर खूप प्रेम आहे. तिने शाळेत शिक्षिका म्हणून~ आह माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. आम्ही आमच्या कुटुंबासाठी तिच्या समर्पणाचा आधार करतो. ती उत्तम स्वयंपाकीक आहे. ती खरोखर आश्चर्यकारक आणि चवदार पदार्थ बनवू शकते.

ती एक व्यापक मनाची स्त्री आहे. ती हुशार आणि अतिहुशार आहे. आपलं भविष्य उज्ज्वल करण्यात ती नेहमी व्यस्त असते. ती आपल्याला आनंदी ठेवण्याचं सर्वतरी प्रयत्न करते.

आयुष~ ती कधीही स्वतःचा विचार करत नाही. ती फक्त आपल्या मुलांचा विचार करते. ती त्यांच्या मुलासाठी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करते. माझी आईदेखील इतरांपेक्षा वेगळी नाही. ती माझ्या~ खूप प्रेम करते आणि आजही मी माझ्या~ मी तुम्हाला माझ्या आईबद्दल सांगणार आहे. माझी आई ही~ जेव्हा आम्ही खूप लहान असताना जेव्हा आम्ही एका कुटुंबात सोबत राहत असताना माझी आजीचा स्वभाव खूप कडक असताना, जेव्हा माझी आजी माझ्या मोठ्या काकांच्या मुलांमध्ये आणि आमच्यामध्ये भेदभाव करत असताना, जेव्हा आम्हाला आवश्यक असेल तेव्हा आम्हाला पैशे न देताना खाऊ घ्यायला अह पैसे नाही देत. तेव्हा माझ्या आईला खूप दुःख होत. तिने विचार केलं. मी आपल्या मुलांना स्वतः कमवून स्वतः माझ्या आईने अह निर्णय घेतला की, मी शिवण class सुरु केला~ शि~ शिवण class शिकणं सुरु केले. काही एक~ एक~ एक स्वतःच सहा महिनेपर्यंत तिने शिवण class शिकले. त्यानंतर तिने थोडे थोडे प्रयत्न करून आमच्यासाठी, तिच्या मुलांसाठी, त्याच्या~ तिच्या बाळांसाठी माझ्या आईने अह लोकांची कपडे शिवण्याचा प्रयत्न केला. हळू~ हळूहळू करून माझ्या आईने अह कित्येक वर्ष~ तीन-चार वर्षापर्यंत लोकांचे कपडे शिवले. जेव्हा माझ्या आईला~ जेव्हा माझ्या आईचे काम सर्व लोकांना खूप आवडले, तेव्हा माझ्या आईकडे खूप काम यायला लागले. त्यानंतर हळूहळू प्रयत्न करून माझ्या आईने शिवण class शिवण~ अह शिवण अह अं अह कपडे शिवणं विरुद्ध अह कपडे शिवणं इतरां~ त्याबद्दल कपडे अह क्ला~ शिकवणे classes पण start केले. तिने आपल्या बाळांसाठी हा उचलला. त्यानंतर कधीही आम्हाला आमचे हात माझ्या आईने अं दुसऱ्यांकडनं मागू दिले नाही. तेव्हाही आम्हाला कितीही पैशांची गरज असले, चांगल्या ख~ खाऊसाठी तिने आम्हाला दिले. तिने कोणतेही~ अह कोणतेही वस्तूची कमी आम्हाला कधीही होऊ दिली नाही. आई~ आईचं मन हे कोण्याचंच मन आईसारखं नसेल. मन हे प्रत्येकाच्या मनापासून वेगळे असते. तिच्या मनाची कल्पना कोणाशीही केली जाऊ शकत नाही. तिचा आपल्या बाळांविषयी जे प्रेम असते, ते या जगात कोणालाही~ कोणाकडे आईची ममता. आईची ममता ही अद्भुत असते. आई आपल्या बाळासाठी जे करू शकते, ते कोणीही कोणासाठी करू शकत नाही. ती आपल्या बाळासाठी, आपल्या मुलांसाठी पुन्हा जगाशीही लढू शकते. आईसारखं या जगात कोणीच नाही. एक दुसरा अनुभव मला आठवतो, जेव्हा माझी आजी आम्हाला~ जेव्हा माझी आजी आम्हाला काही देत नसे, तेव्हा माझी~ जी माझी आई कधीही तिच्या तोंडातून एक शब्द निघत नाही. ती मोठ्यांचं आदर नेहमी करते. पण जेव्हा तिच्या बाळांचा विषय येतो, जेव्हा तिच्या मुलांचा विषय येतो, तेव्हा तिच्या तोंडाहून आपोआप शब्द निघतात. जेव्हा आम~ मी माझा एक personal experience तुम्हाला सांगते. जेव्हा माझी आजी आमच्याविरुद्ध ओरडायची, तेव्हा कधीही न बोलणारी, कधीही तिच्या तोंडातून काहीही न निघणारी माझी आई आमच्याविरुद्ध आमच्याबद्दल माझ्या आजीला बोलायची. तो~ ते ऐकून मनात एक हम्म म्हणजे आई~ जी आई कधीही कोणाला काही बोलत नाही, ती आई जी आपल्या बाळाच्या प्रत्येक~ प्र~ त्येक पसंत-नापसंत प्रत्येक याचा ती लक्ष ठेवते, ती म्हणजे आई असते. जी आपल्या बाळाला चांगले हे~ खरे, खोटे, वाईट जे शिकवते, ते फक्त आईच असते. त~ एक~ एक~ एक जर perfect असतं, एक हा मातीसा~ जेव्हा तो जन्माला येतो, तो फक्त एक मातीसारखा असतो. जसा कुंभार मातीला~ घ~ माती घेऊन त्याला भांड्यांचा shape देतो, जो भांडं त्याला आवडतं,

आई, आई~ आईविरुद्ध जितकं बोललं, तितकं कमी आहे. आईवित~ आईबद्दल जितकं बोललं, तितकं कमी आहे.

पदार्थ बनवते. एवढेच नाही, तर ती घरातील सगळ्यांचं लक्ष ठेवते, सगळ्यांच्या आवडीयनुसार ती घरात राबते. माझी आई पूर्ण दिवस घरात काम करते. तिला काही आराम नसतो. ती सकाळी आमच्या सगळ्यांच्या आगोदर उठते, रात्री आमच्या सगळ्यानंतर झोपते. salute आहे माझ्या त्या आईला, मी salute करते माझ्या आईला. तिच्यासारखं या जगात कोणीच नाही, माझ्या आईसारखं या जगात कोणीच नाही. मी खूप प्रेम करते माझ्या आईवर. आणि मला माहित आहे, माझी आई ही~ माझ्यावर व आमच्या पूर्ण कुटुंबावर खूप प्रेम करते. कोणतीही आई असो, ती आपल्या बाळांवर खूप प्रेम करते व ती आपल्या कुटुंबावरही खूप प्रेम करते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मानव संसाधन विकास या विषयाशी संबंधित एक महत्वाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत, किंवा त्याविषयी आपण माहती~ माहिती पाहणार आहोत. भारतातील शैक्षणिक धोरण हे एकोणवीसशे अडुसष्ठ एकोणवीसशे अह छेहाऐंशी

प्राथमिक शिक्षण ते उच्चं शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या NEP मध्ये भारत सरकारने एकोणवीसशे अडुसष्ठमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दुसरे पंतप्रधान राजीव गां~ गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणवीसशे शहाऐंशीमध्ये आणि तिसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतातील निरक्षरतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. अह भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी एकसमान शैक्षणिक प्रणालीसह संपूर्ण भारतातील देशातील शिक्षणावर केंद्र सरकारचा मजबूत नियंत्रणाची कल्पना केली होती. केंद्र सरकारने भारताच्या शिक्षण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी, प्रस्ताव विकसित करण्यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग अट्ठे~ एकोणवीसशे अठ्ठेचाळ - एकोणपन्नास, तर माध्यमिक शिक्षण आयोग एकोणवीसशे बावन्न - त्रेपन्न तसेच विद्यापीठ अनुदान आयोग आणि कोठारी आयोग एकोणवीसशे चौसष्ट - सहासष्टची स्थापना केली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने वैज्ञानिक शिक्षणाचा ठराव स्वीकारला होता. तसेच नेहरू अं सरकारने इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या सारख्या उच्च दर्जाच्या वैज्ञानिक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

राष्ट्रीय शिक्षण धोरण एकोणवीसशे अडुसष्ठ, कोठारी आयोगाच्या शिफारीरशीनुसार आधारित होते आणि त्यावर कोठारी आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकार आणि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

प्रादेशिक भाषा अवगत असावी, अशा तीन भाषांचे सूत्र सादर करण्यात आले होते. प्राथमिक स्तरावरील ऐच्छिक विषय म्हणून संस्कृत भाषेचा समावेश करण्यात आला होता. सर्वांना शिक्षणाची संधी दिली जाईल, हे आणखी एक वैशिष्ट्य होते. या धोरणाअंतर्गत देशातील प्रत्येक मुलाला जात, धर्म, प्रदेश किंवा काहीही असले तरीही शिक्षण मिळालेच पाहिजे मागासकीय~ मागासवर्गीय, अल्पसंख्यांक मुले आणि मुली शारीरिकदृष्ट्या विकलांग मुलांना शिक्षणाच्या सुविधांचा लाभ देण्यासाठी विशेष भर देण्यात आला होता. तसेच एकसमान शैक्षणिक संरचना, हे सुद्धा या धोरणाचे वैशिष्ट्य होते. संपूर्ण देशात शिक्षणाची रचना एकसमान करण्यात यावी, तसेच हा उच्च शै~ माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत दहा plus दोन plus तीन नमुना असावा, असे त्यावेळी होते. प्रगतीचा आढावा घ्यावा.

एकोणवीसशे अडुसष्ठच्या NPE मध्ये शैक्षणिक खर्चात राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के वाढ देखील समाविष्ट करण्यात आलेली होती, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण एकोणवीसशे अडुसष्ठ ची कामगिरी. एकोणवीसशे अडुसष्ठचे धोरण किंवा NEP एक फारसे यशस्वी झाले नाही. याची अनेक कारणे होती. पहिली गोष्ट म्हणजे, त्यावेळी कृतीचा योग्य कार्यक्रम आखला गेला नाही. दुसरे म्हणजे, निधीची कमतरता होती, भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. तिसरे म्हणजे, त्यावेळी शिक्षण राज्याच्या यादीत होते, त्यामुळे राज्ये ही~ ही योजना कशी राबवित यावर केंद्राची भूमिका फारशी नव्हती. तसेच असे असूनही राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि~ आहे पण एकोणवीसशे अडुसष्ठ हे काही प्रमाणात यशस्वी झाले आहे. त्यात, दहा plus दोन plus तीन शिक्षण पद्धतीचा समावेश होता. तीन भाषांचे~ चे सूत्र, ज्याचे पालन बहुतेक शाळा करतात. विज्ञान आणि गणिताला आता अधिक प्राधान्य मिळू लागले होते. एकोणवीसशे शहाऐंशीचे धोरण राजीव गांधी यांच्या पंतप्रधान असताना जाहीर करण्यात आले होते आणि PV नरसिंह राव पंतप्रधान असताना ते एकोणवीसशे ब्याण्णवमध्ये अद्ययावत करण्यात आले होते. त्याला असमानता दूर करण्यासाठी आणि शिक्षणाची संधी समान करण्यावर विशेष भर, असे नाव देण्यात आले. या धोरणाचे मुख~ अं मुख्य उद्देश महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसह सर्वांना समान शिक्षणाची संधी प्रदान करणे हे होते. शिक्षणाचे मुख्य एकोणवीसशे शहाऐंशीच्या शिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे शिक्षणाचे विकेंद्रीकरण आणि जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करणे. GDP च्या सहा टक्केपर्यंत खर्च वाढवून शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे.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

भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, सांख्यिकी, मानविकी, इतिहास आणि नागरिकांची राष्ट्रीय आणि घटनात्मक जबाबदारी यासारख्या काही संकल्पना विद्यार्थ्यांना

उच्च शिक्षणाचा विस्तार केला जाईल आणि अशा शिक्षणाच्या पद्धतीला UGC द्वारे समान दर्जा आणि मान्यता दिली जाईल. NPE शहाऐंशी शिफारस करते की, राष्ट्रीय महत्त्व असलेल्या UGC, NCERT, NIEPA, AICTE, ICAR, IMC इत्यादी संस्थांना राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेला आकार देण्यासाठी आणि राष्ट्रांना उदयोन्मुख मागण्यांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवण्यात येईल. तसेच फळ अं तसेच नाविन्यपूर्ण पैलू या मध्ये असे होते की, खडू-फळ~ फळा मोहीम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 अं नवोदत विद्याल~ नवोदय विद्यालय यासारख्या अनेक बाबींचा एकोणवीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय धोरणामध्ये समावेश करण्यात आलेला होता, व त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती. त अं यामध्ये विद्यार्थ्यांना एक केंद्र मानण्यात आलेले होते. आणि त्यानुसार अभ्यासक्रम ठरविण्यात आला होता. एकोणवीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय अं शैक्षणिक धोरणात अनेक बाबींचा समावेश होता व अनेक अं पैलूंचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला होता. विद्यार्थ्यांवर, त्यांच्या भाषेवर, गणितावर विशेष लक्ष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

कायम कोरले जातात मुलांवर संस्कार करण्याचे, गोष्ट हे फार प्रभावी साधन आहे. प्रदेश प्र~ उपदेश मुलांना गोष्ट, अं मुलांना आव~ अं आवडतचं नाही. उपदेशाविरुद्ध वागण्याची मुलांची प्रवृत्तीचं असते. अगदीसहज प्रवृत्ती असते. पण आम्ही वडील-माणसे मुलांना उपदेशचं करत असतो . उठ-बैस उपदेशपरी मुले हट्टी, हे,